अं हो करावंच लागते कारन direct flight नाई ए

ते three eighty zero bus अच्छा अच्छा तुम्ही india त कुटे कुटे फिरलायस म्हनजे india त सगळं फिरून झालं माझं ओह काय राहील?

northeast northeastsevensisters फिरायला तर खूप छान ए आमची college ला असतांना trip गेलेली yestheycallthesevensistersbuttheyisnotactuallysevensisters हां माहितीय मला

एक वीस पंचवीस हजारच त्यामध्ये म्हनजे आपन solo गेलं किंवा आपण आपल्या family ला जर आम्ही ज्या वेळेस होतो अं college ला होतो त्या वेळेस आमच्या college ची trip गेलेली northeast ला हो

हो sevensisters सगळंच cover केलेलं मी अरे बापरे आसाम बिसाम सगळ हो पंधरा दिवसाची trip होती पंचवीस हजार च यांच्यामध्ये त्यांनी सगळं cover केलं

कस होत तेवाच ते trip? experience छान होता म्हनजे culture एकदम हां एकदम culturechange होत ना एक आपलं कस असते की, north india मध्ये असेल southindia मध्ये असेल बऱ्या पैकी अं culture आपलं थोडस मिळत जुळत येऊन जात northeast वाल्यांकडे पूर्ण ते वेगळं culture होऊन जात कारन की, एकत पहिले तर आपल्याला innerlinepermit घ्यायला लागतो आपलं culture वेगळं पडत त्यांचं culture वेगळं पडत आपल्या दृष्टीने असं थोडी ए पन तिथे आपले

हो हो आपलेच आहे हो जायला लागत नागालँड ला

माघत आसल permission नाई नाई नाई त्यांची boundary cross केली की तुम्हाला permit लागत

बर बर म अवघड ए northeast ला म्हनजे एवढे permit गिरमिट लागत असेल indian citizen ला त

हो का की तुम्ही land च केले आसामला का railway नी गेल्ते तुम्ही कशे गेल्ते? हो train नीच गेलेलो आम्ही train नीच गेले होते का म्हनजे ला उतरले कूट उतरले कुठल्या station च नाव काय होत? दिमापूरला उतरलेली आम्ही

दिमापूर दिमापूर

okokIwasnotawareofthe दिमापूर thatswhy

अं चांगला experience होता म्हनजे लोक तिथले आप अं तिकडची लोक खूप जास्ती अं हे करून देतात आपल्याला म्हनजे बाहेरचे कोनी travelers आले तर त्यांना

अं foodgood पन अं veggie food फार कमी मिळत तिथे

म्हनजे language चा एक barrier ए आनि food चा पन

तेई आहे न howwasthenature nature म्हनजे स्वर्ग असल्या सारखं

हो खूप छान वेगळा अनुभव होता

हो म्हनजे नेपाळ पन फार जवळ ए ना नागालँड पासून नाई ते इकड उत्तराखंड अरुणाचल

अरे न नेपाळ पन अं मी गेलेलोय नेपाळला अं it totravelnoIwas अं at अं पॅंगॉन्ग lake अं nota पॅंगॉन्ग lake अं पॅंगॉन्ग lakeisin लडाख anotherlakewhichissamewasin नेपाल Iwastheretoresideatthehotelnearthelake अच्छा ok

नेपाळमध्ये काय काय पाहिलं तिथे lake आणि? काठमांडू सगळ्यात famouscity आहे न तिथली म्हनजे

हां पन अं तिथे अं काहीतरी ते बुद्धांच स्तूप वगैरा असं काहीतरी आहे isisfamousbutitalsohaveawhat अं hugemarketof आम आम whatwecallthe

अच्छा तस आहे तिथे भरपूर त तिथं आपल्याला carry करता येत नाई border वरती आपले अं bag बिग check करतात की तुम्ही ते म्हनजे एक, एक का दोनच्या वर तुम्ही ते नेऊ शकत नाई तलवारी विलवारी पन खूप स्वस्तात भेटतात तिकड त एक ते दोनच्या वर तुम्ही ते नेऊ शकत नाई एक अं काहीतरी त्याला amount हे certain amount of अं quantity च तुम्ही नेऊ शकता एक किवा दोन त्याच्यावर नाई

हम्म पन नेपाळ चांगलाय फिरलं पाहिजे आनि तिकडन म्हनजे ते जे अं जे काई आनलय चाकू, तलवार वगैरे तर ते आपल्या इथं आल्यानंतर पन checking होतच असेल ना म्हनजे माझं आसल तर मी urban quantity मध्ये घेण्याचा माझा विचार नाई होत ना अस ए हां but तरी एक जरी आनल तरी सुद्धा विचारनार ना आपल्या इथे हां विचारनार बाबा काय आहे? पन ते मला लागतेय घरी ठेवायला एक एक problem होत नाई एक ठेऊ देतात तुम्हाला

मोट मोट अस कस चोरून बिरून न्यायला लागले अन त्याच smuggling बिगलिंग होते ना आता आपल्याकडे एवढे खून बिन होतात त्याच्यामुळे तिकडूनच कारन ते तिकडं स्वस्त पडत अच्छा हं बरोबर smuggling च मोट्या प्रमानात जाळ आहे तिकडं आनि तिकडे interesting गोष्टय आपली currency पन तिकडे चालते eventhoitwasadifferentcountrybutstillourcurrencyworksthere

हम्म likethepeoplearetherealsocanmigratethereboundriesifonceintheyusetobeinindianowtheyarein नेपाळ howthatshowtheywork there are india and they live in नेपाल बरोबर

हम्म बरोबर ए तुझं

बघूया बघूया माझे काही plan नाई आहे सध्या August नंतरच काही plan झाले त

फिनलँड चा हो youwanttogotothehappiestplaceontheearth न yes अं according toitisa फिनलँड नाई अस नाई ए report मध्ये ते world मध्ये अं happiestcountry ए so मला अस बघन्याची इच्छा आहे की, नक्की काय आहे तिथे? आणि हं ते तर आहेच ए but अं ज्या वेळेस आपन गूगल ला पण search करतो की काय म्हनजे अं tourist लोक वगैरा

diverseareathatswhyourrankismuchlowerthanwhatthe फिनलँड have हम्म हो तसही असेल butistogoodplacetotrip बघूया काय म्हनजे आता फिनलँडच planning तर आताच नाई ए म्हनजे कारन की आता तस budget पन नाई ए एक दोन, तीन वर्षात होईल म्हनजे

आसू शकत तसही नाई नाई चांगलंय थांब एक minute त्या बद्दल नाई होऊ शकत नाई तुला indiaexplore करायचंय ना म इंडिया explore करून घे तू काही problem आला त

हम्म चांगलंय कधी अस suggest करू शकतोस तू मला चांगले चांगले places नाई केरळ isgoodoption toexplorethe केरला अं like अं the व्हेनिस they also have the व्हेनिस cityhaveseenby

हां मी याच्यावर पाहिलंय यूट्यूब वर पाहिलंय

अच्छा

किती वाजता किती दिवस होतास तू केरला?

अस saturdaysunday जायचं अस plan ए

friday ला friday ला job सुटला की तस करायचं friday ला flight ला बसलं दोन तासात केरळला अं hotel book करायचं दोन दिवस explore करायचं सकाळी पहाटेची flightbook करून job ला अच्छा

दोन, तीन दिवस काम चांगलं झालं हम्म असय ते गोवा सारखं आहे इथल्या इथंच आहे जवळच त्याच्यामुळं गोवा isoverhighplaceIthink

islike अलिबाग onlybutwithmore beaches हां बरोबर

therewehavetheyhavelotofforeigners नाय त south गोवा

thenorth गोवा isquitepopularpopulatedrightnow planning होऊ शकतो नाई firsttothe केरला thenwewillplantothe राजस्थान पन आता उन्हाळ्यात जास्ती तिकडे गर्मी असेल न

हां तेच ना तिकडे जास्ती गर्मी असेल म्हणून उन्हाळ्यात तर cancel लंच ए खर तर राजस्थान ifyouwanttoexplorein उन्हाळा then go to the मनाली न अं मनाली जायचं option ए का?

तो तू मनाली मनाली पन झालय का तुझं?

greatgreat हम्म Iwishyouthebest अं enjoy the केरला travelsafelyok लग्गेच तुला call करेल मी okok चालतंय करा म plan न या गोवा, केरळा फिरून सांगा म कसा अनुभव होता हो नक्कीच अनुभव share करीन मी तुझ्या सोबत चांगलं वाटलं बोलून हो चालेल चल bye काळजी हाओ तू पन माझे तुम्हाला नमस्कार, माझे प्रणाम. मी तुमच्या समोर आज अं agriculture या topic वर बोलणार आहे. Agriculture म्हणजेचं काही नव्हे तर शेतीचं. आणि शेती, ही जी आहे हे, आपल्याला खूप चांगल्या प्रकारे माहितयं की, शेती म्हणजे काय असते. शेती अं म्हणजे अजून काही नव्हे आपण हे दैनंदिनीमध्ये जे करत असतो, तीचं एक शेती आहे. शेतीमध्ये, दैनंदिन म्हणजे, जे म्हणजे, आपण खात असतो, जे कपडे आपण लावत असतो, ते सर्व कुठून आहे? शेतीमधूनचं येत असते. कपडे कशाने बनवलेले असते? Wool नी किंवा cotton नी म्हणजे कापसाने बनलेले असते. कापूस कुठून येत असतो? शेतीमधूनचं येत असतो. आपण जेवण करतो, जेवण कुठून येत असतो? obviously ते शेतातूनचं येत.

शेतकऱ्यांना खूप loss असतो. आणि कमी पाऊस आला त, पाण्याच्या दुष्काळाने सुद्धा खूप loss असतो. अशा प्रकारे, मी तुम्हाला शेतीबद्दल काहीतरी सांगणार आहे. जर आपण पा पाणी खूप झाला, पाणी खूप जास्त अति अं झाल्यामुळे काय होते, आधी मी तुम्हाला सांगणार. जसं आपल्याला माहिती आहे की, कोणत्या-कोणत्या वर्षी starting ला काहीचं पाऊस नसतो. पाऊस सुरु होतो की, असा सुरु होतो की, शेतातसुद्धा पाणी जमा व्हायला सुरु होऊन जात असतात. आणि पाणी एवढा जास्त होऊन जात असतं की, आपल्या शेतीतल्या शेती जमिनीतले कापूस आहे, अं भुईमुंग असते, अं कापूस असते, सोयाबिन असते. अं मोसंबी, संत्रा म्हणून, असे इतर प्रकारचे जे ही, अं आपण शेतीमध्ये पेरलेले बी असते,

बी पेरले तर त्या पेरणीच्या वेळी जो बी असतो, पाऊस आल्यामुळे तो त्याला कोंब येत असते. तो वर येत असतो, ठीके? तो वर येऊन मग काय होत असते? तो थोडा मोठा होत असतो. मग आपण बघितलयं की आपलं बा,

तिथेचं झाड मरून जात आहे. तो बी मोठा होताचं नाहीये, तो तिथेचं मारून जात आहे. तर काही, बाहेरचं नाही येते. काही उगवतचं नाही आहे. तर काही शेतामध्ये, जे हिरवी रंगाची algae, त्याला आपण काय म्हणत असतो? अं algae अं किंवा fungi जे होत असतात. त्यामुळे ते सुद्धा वाया चालले जातात. आणि अशा प्रकारे, ते जमा होतात. आपण शेतात गेलो की आपण पाय , आपण पडत असतो. आणि जे जर, आपण मोसंबीचा बघितलं तर, ते काय जास्तपाणी झाल्यामुळे ते मोसंबी असतात त्यांचं घट सुरु होते. आणि, त्यामुळे अं कारण असंय की, आपल्याला proper ऊन मिळत नाही, आपल्या पिकाला. आपल्या अं जो आपण जे लावलेलं आहे, त्याला ऊन नाही मिळत त्यामुळे ते गळते.

तेव्हा जाऊन आपल्याला कुठेतरी पीक होतो. आणि जर आपण काही बघतो की, तोच पाऊस थांबला. आणि एकाएकी ऊन आली तर, आपला जो पीक आहे तो एकाएकी वाढतो. त्याला वाढ येते आणि, आपण त्याला खाद देतो. त्याला फवारा टाकतो की, आपल्याला काहीतरी त्यामधून निघावं. तर ते काय होते? जर पाऊस जास्त झाला तर, आपल्याला जितकं निघायचंय तितकं तर नाही होत. आपल्याला जर पाच लाखाची होत असेल तर ते दोन लाखाचीचं होते. पण, त्यासाठी पण आपल्याला खूप त्यावर कष्ट करावे लागतात. त्यावर फवारे, खत वैगरे proper देऊन त्याची proper शेती करावी लागते त्यांनतर. आणि तेव्हाचं कुठे ते होत असते. आणि त्यानंतर जर आपण बोलायला गेलो. तर पाणी कमी झालं तर? आपल्याला माहिती आहे की, उन्हाळ्यानंतरचं पावसाळा सुरु होत असतो. आणि तेव्हाचं आपला, अं भुइमंगची म्हंटली कुठे बी कपाशीची पेरणी होत असते. तर आपल्याला माहितयं की एवढ्या उन्हाळ्यात, आपल्यामुळे तलावाला, विहिरीला पाणीचं नसतो. अं? आणि अशा वेळेला एकदोनदा पाऊस येतो.